क्टच च्या प्राथमिक स्पोकेन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियल मध्ये आपण के टच आणि के टच इंटरफेस विषयी शिकाल
तुम्ही शिकाल कि कॉम्पुटर कीबोर्ड ज्यात इंग्रजी अक्षर आहेत स्पष्ट जलद आणि निपुणतेने टाईप कसे कराल
तसेच तुम्ही हे ही शिकाल कि
कीबोर्डवर न बघता टाईप कसे करावे क्टच म्हणजे काय
क्टच टाईपिंग टयूटर असून हे शिकवते की कशाप्रकारे ऑनलाइन संवादात्मक कीबोर्ड वापरावा
तुम्ही तुमच्या गतीने टाईपिंग शिकू शकता
तुम्ही हळू हळू तुमच्या सोयीप्रमाणे टाईपिंगची गती वाढवू शकता
क्टच मध्ये तुमच्या सरावासाठी विभिन्न स्थर लेक्चर्स टाइपिंग नमुने ही आहेत
येथे आपण उबंटू लिनक्स 1110 वर के टच 171चा वापर करत आहोत
तुम्ही उबुंटू सोफ्टवेर सेंटर वापरुन के टच इन्स्टॉल करू शकता
उबुंटू सोफ्टवेर सेंटरच्या अधिक महितीसाठी या वेबसाईटवर उबुंटू टूटोरियल्स बघा
चला क्टच उघडूयात
सर्वप्रथम डेश होमे वर क्लिक करा जे तुमच्या कॉम्प्युटर डेक्सटोपवर डाव्या बाजूला कोपऱ्यात सगळ्यात वरती गोल बटन आहे
सर्च बॉक्स दिसेल
सर्च बॉक्समध्ये क्टच टाईप करा
सर्च बॉक्सच्या खाली क्टच आइकॉन दिसेल त्यावर क्लिक कारा
के टच विंडो दिसेल
तुम्ही टर्मिनलचा वापर करून हि क्टच उघडू शकता
टर्मिनल उघडण्यासाठी सीटीआरटी ALT टीटी कीज एकत्र दाबा
क्टच उघडण्यास टर्मीनल मध्ये कमांड के टच टाईप करून enter दाबा
आता आपण क्टच इंटरफेसचा परिचय करून घेऊ
मुख्य मेनू मध्ये फाइल ट्रेनिंग सेटिंग आणि हेल्प मेन्युझ आहेत
टाईपिंगच्या आभ्यासासाठी स्टार्ट न्यू सेशन वर क्लिक करून नवीन सेशन उघडा
टाईपिंग करताना थांबण्यास पौसे सेशन वर क्लिक करा
लेक्चर स्टॅटिस्टिक्स वर क्लिक करून टाइपिंग ची प्रगती जाणून घ्या
टाईपिंगच्या वेळेस वापरण्यात आलेल्या कीज संबंधी कठीणतेची पातळी लेव्हल दर्शवते
स्पीड दर्शवते कि आपण १ मिनटात किती अक्षरे टाईप करू शकतो
करेक्टनेस संकेताक टाईपिंगच्या शुद्धतेची टक्केवारी दाखवतो
न्यू कॅरेक्टर इन थिस लेव्हल हे अक्षरे दर्शवितो ज्याना तुम्हाला निवडक स्थरावर अभ्यासण्याची आवश्यकता आहे
टीचर्स लाईन टाईप करण्याची अक्षरे दर्शवते
स्टुडेंट्स लाईन कीबोर्डचा वापर करून तुम्ही टाईप केलेली अक्षर दर्शवते
कीबोर्ड मध्यभागी दिसेल
कीबोर्डची पहिली ओळ संख्या विशेष अक्षरे आणि backspace दर्शवतो
टाईप केलेली आक्षरे मिटवन्यासाठी backspace दाबा
कीबोर्डच्या दुसऱ्या ओळी मध्ये अक्षरे काही विशेष अक्षरे तसेच टॅब की समाविष्ट आहे
कीबोर्डच्या तिसऱ्या ओळी मध्ये अक्षरे कोलन सेमिकॉलन आणि कॅप्स लॉक की आहेत
टाईप करताना पुढील ओळीत जाण्यासाठी Enter के दाबा
मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी कॅपस्लॉक के दाबा
कीबोर्ड के च्या चौथ्या ओळी मध्ये अक्षरे विशेष अक्षरे आणि शिफ्ट की आहे
मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी कुठलीही अक्षर के shift के सोबत दाबा
कीज च्या वरच्या बाजूला असलेली अक्षरे टाईप करण्यासाठी shift के सोबत दाबा
उदाहरणार्थ संख्या १ च्या के वरती उद्गारवाचक चिन्ह टाईप करण्यासाठी shift के ला १ अंक सोबत दाबा
कीबोर्डच्या पाचव्या ओळी मध्ये CTRL ALT आणि फंक्शन के तसेच स्पेसबार समाविष्ट आहेत
आता आपण बघूया कि के टच कीबोर्डlaptop कीबोर्ड आणि डेक्सटोप कीबोर्ड माध्ये काय फरक आहे
लक्षात घ्या कि के टच कीबोर्ड आणि लॅपटॉप व डेस्कटॉप मध्ये वापरले जाणारे कीबोर्ड सारखेच आहेत
आता कीबोर्डवर आपल्या हाताच्या बोटांचा योग्य क्रम बघूया
या स्लाईड वर बघा
यात हातांची बोटे अन त्यांची नवे दर्शविली आहेत डावीकडून उजवीकडील बोटांची नवे करंगळी अनामिका रिंग फिंगर मध्य बोट तर्जनी इंडेक्स फिंगर आणि अंगठा किबोर्डवर तुमचा डावा हात किबोर्डच्या डाव्या बाजूने ठेवा
खात्री करा कि तुमची करंगळी आ या अक्षरावर आहे
अनामिका अक्षर स् वर असावी
मध्य बोट डी अक्षरावर असावे
तर्जनी एफ अक्षरावर असावी आता तुमचा उजवा हात कीबोर्डच्या उजवीकडे ठेवा
खात्री करा करंगळी कॉलनसेमिकॉलन के वर असावी
अनामिका अक्षर ल वर असावी
मध्य बोट के अक्षरावर असावे
तर्जनी जे अक्षरावर असावी
स्पेसबार दाबण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करा
पाहिल्यांदा जेव्हा तुम्ही के टच उघडाल तेव्हा टीचर्स लाईन डिफॉल्ट टेक्स्ट दर्शवेल
हा टेक्स्ट सूचनांना सूचीबद्ध करतो कि पाठ निवडून टाईपिंग कसे सुरु करावे
या ट्युटोरिअलच्या उद्देशासाठी आपण डिफॉल्ट टेक्स्ट टाईप करण्याचे सोडून लेक्चर निवाडतो
पण तुम्ही हे टयूटोरिअल थांबवून डिफॉल्ट टेक्स्ट हि टाईप करू शकता
आतापाठ टाईप करण्यासाठी आपण लेक्चर निवडूया
मुख्य मेनू मधील फाइल निवडा open लेक्चर वर क्लिक करा
सिलेक्ट ट्रेनिंग लेक्चर फाइल -kTouch डायलोग बॉक्स दिसेल
खालील फोल्डरचा पाथ ब्रोउज कराRoot gt यूएसआर gt share जीटी केडीई4 gt एप्स gt क्टच
englishktouchएक्सएमएल निवडून ओपन वर क्लिक करा
लक्षात घ्याकि टीचर्स लाईन आता अक्षरांचे अन्य समूह दर्शवते
आता टाइपिंग सुरु करा
डिफॉल्ट स्वरुपात लेव्हल १ सेट आहे आणि स्पीड शून्यवर आहे
न्यू कॅरेक्टर इन थिस लेव्हल मध्ये जी अक्षरे आहेत ती आपण या लेव्हल मध्ये शिकणार आहोत
लक्षात घ्या कि कर्सर स्टुडेंट्स लाईन वर आहे
कीबोर्डचा वापर करून टीचर्स लाईन मधील अक्षरे टाईप करा
लक्षात घ्या जसे तुम्ही टाईप कराल तसेच कॅरेक्टर्स स्टुडेंट्स lineमध्ये दिसतील
आता स्पीड फिल्डमध्ये बघा
तुमच्या टाइपिंगच्या गतीप्रमाणे संख्या कमी जास्त होत आहे
जर तुम्ही टाईपिंग थांबवलं तर स्पीड ची संख्या कमी होईल
आता संख्या ७ आणि ८ टाईप करा जी कि टीचर्स लाईन मध्ये दाखवली नाही
स्टुडेंट लाईन लाल झाली आहे
कारण आपण चुकीच टाईप केले आहे किंवा टाइपिंग मध्ये काही चूक झाली आहे
हे मिटवा आणि टाइपिंग पूर्ण करा

पहिली ओळ संपल्यावर दुसऱ्या ओळीवर जाण्यासाठी एंटर की दाबा
लक्षात घ्या टीचर्स लाईन आता टाईप करण्यासाठी दुसरा अक्षर समूह दाखवते
स्टुडेंट्स लाईन टाईप केलेला टेक्स्ट मधून मिटवण्यात आला आहे
आता बघूया आपण किती बरोबर टाईप केले
करेक्टनेस फिल्ड तुमच्या टाइपिंग च्या शुद्धतेची टक्केवारी दर्शवतोउदाहरणार्थ हे ८० प्रतिशत दाखवेल
आपण आपला पहिला टाइपिंग पाठ पूर्ण केला आहे
प्रथम अचूक व सरावा साठी सावकाश टाइप करणे ही पद्धत योग्य आहे
जेव्हा तुम्ही विनाचूक चांगली टाइपिंग शिकाल तेव्हा टाइपिंगची गती वाढवू शकता
एक नवीन टाईपिंग सेशन सुरु करूया
स्टार्ट न्यू सेशन वर क्लिक करा
स्टार्ट न्यू सेशन क्टच डायालोग बॉक्समध्ये स्टार्ट फ्रॉम फर्स्ट लेव्हल वर क्लिक कारा
तुम्हाला काय दिसेल
टीचर्स लाईन मध्ये अक्षरांचा एक समुह
स्टुडेंट लाईन रिक्त असेन
टाइपिंग सुरु करा
जर तुम्ही टाइपिंग थांबवुन पुन्हा सुरू करू इच्छिता तुम्ही तुमचा सेशन कसे थांबवाल
पौसे सेशन वर क्लिक करून
लक्षात घ्या कि गती कमी झालेली नाही
लक्षात ठेवा जर पहिला सेशन पॉज न करता तुम्ही टाइपिंग थांबवली तर गती कमी होईल
टाइपिंग परत सुरु करण्यासाठी टीचर्स लाईन मधील पुढचा शब्द किंवा अक्षर टाईप करा
एकदा का तुम्हीं टाइपिंग पूर्ण केले कि correctness फिल्ड तपासून बघा यात टाइपिंग ची शुद्धता दाखेवली जाते
आता आपण के टच ट्यूटोरियल च्या समाप्ती कडे आलोय
या टयूटोरिअलमध्ये आपण के टच इंटरफेस विषयी शिकलोतसेच किबोर्डवर आपली बोटे कशी ठेवावी हेही शिकलो
टीचर्स लाईन मध्ये बघुन टाईप करा आणि तुमचा पहिला सेशन पूर्ण करा
येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे
के टच उघडा
लेव्हल १ मध्ये टाइपिंग सेशन पूर्ण कराया लेवेलसह टाईपिंगचा आभ्यास करा
कीज साठी क्रमबद्ध बोटांचा वापर कारायचे लक्षात ठेवा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेज्यामध्ये तुम्हाला स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर तुम्ही हे डाऊनलोड करूनहि बघू शकता
स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम160 स्पोकन टयूटोरिअल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते
अधिक माहिती साठी contactspoken tutorialorgवर संपर्क करा
स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तल्क टीओ टीचर प्रोजेक्टचा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ Indiaयांच्याकडून मिळाले आहे
या संबंधीत माहिती स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो या लिंकवर उपलब्ध आहे
या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर सविता यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे सहभागासाठी धन्यवाद